ग्रीन कलर का झुंमर है ग्रीन कलर का लॉन बिछाई रखा है।

चर्च दिखाई दे रहा है उसके सामने प्लस वाला साइन है काफी सारे लोग जमे हुए है सीडिया है।